व्यायाम शाळा आमच्या गावात व्यायाम शाळा आहे आम्ही तिथे व्यायामासाठी जातो तिथ विविध प्रकारचे अ साधने आहेत आम्ही घरी आल्यानंतर एक तास व्यायाम करतो आम्हाला व्यायाम केल्यानंतर खूप छान तंदुरूस्त वाटते.

अ डोंगरावरती खूप हिरवेगार गवत असते अ आम्ही लहान असताना अ डोंगरवरती रानमेवा गोळा करायला जायचो काळी मैना जांभळे खूप मस्ती करायला आवडते मला डों डोंगर पाहायला आवडतो खूप मोठे धबधबे अस असतात डोंगरा वरती --

खाऊ खायला खूप आवडतो मुलांना आणि छान खाऊ गल्लीत खूप छान वाटत.